शिफारिस फारसी शिवाय लोकसभा कळे परत पाठवा~ वी लागतात. या शिफारसी अधिकारण च्य~ नकारण्याच्या पूर्ण अधिकार लोकसभेला आहे. संविधान दुरस्ताचे अधिकार संविधानमध्ये दुरुस्ती करण्याचे विधेयक्के संसदेच्या प्रथम मंडाळावील लागतात. संविधानामध्ये तीन प्रकारणाची दुरुस्ती करात येते. संविधानतील काही अनुच्छेद संसदेच्या दोन्ही सभाग्रहांच्या मध्यात बहुमताने करात येतात. संविधानच्या मोठा भाग दुरुस्त करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभाग्रहांच्या मते दोन तृतीयांश बहुमताची गरज असते. संविधानतील काही अनुच्छेद दुरुस्त करण्यासाठी संसद्देने विशिष्ट बहुमतात किमान निम्म्या घटकराज्यांच्या मांड~ लीचे मान्यता आवश्यक असते. संविधान दुरुस्तीबाबत सं~ संसदेच्या दोन्ही सभाग्रहांत समान अधिकार आहेत. संपूर्ण अधिकार संसदेच्या दोन्ही सभाग्रहांचे निर्वाचित सदस्य, राष्ट्रपतीच्या व उपराष्ट्रपतीच्या आह नवना~

दूर करण्याचे अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यां~ मधील एखाद्या न्यासाल~ न्याया~ न~ न्यायाधी~ शाला अधिकार परा~ पदावरून दूर करण्याची शिफारस संसद राष्ट्रपतील करू शकत. संसद मुख्य निर्वाह आयुक्त तसेच भारताच्या नियंत्रक, महालेखा परीक्षक यां~ अधिकार पदावरून दूर करण्याचे शिफारस राष्ट्रपतीला करू शकत. विशिष्ट करण्यासाठी पंचायत नेमू शकत. संघसूची आणि सूची यामध्ये नमून केल्या सर्व विषयावत संसदेला विधिनियन करात येते.

भारत सणांची भूमी आहे. भारत, भारतीय सणांच्या दिनदर्शिकेत दिवाळी हा सर्वत्र साजरा केला जाणारा उत्सव आहे. हा हिंदू सण आहे. भगवान श्रीराम चंद्र, चौदा वर्षांनी या दिवशी अयोध्येत परत आले. हा सण प्रत्येक गावात आणि शहरात साजरा केला जातो. घरे आणि दुकाने नवीन रंगात रंगविली आहेत. लोक मेणबत्त्या, दिवे आणि electric lighting सह आप~ आपली घरे प्रकाशित करतात. ते मिठाई आणि खेळणी खरेदी करतात. भारतात, सणांची प्रतीक्षा सर्व वयोगटातील लोकं म्हणजेचं मुले, तरुण आणि कुटुंबातील सर्वच वडिलधारे करतात. भारतातील प्रत्येक व्यक्ती भारतीय उत्सव खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात. दिवाळी, होळी, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, दुर्गा पूजा, दसरा, स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे काही महत्त्वाचे धार्मिक आणि राष्ट्रीय सण आहेत. भारत हा सणांची भूमी असलेला देश आहे आणि भारतीय लोक सणांची वाट आतुरतेने पाहत असतात. भारतीय सण एका राष्ट्रातील भिन्न धर्म आणि संस्कृतींचा समूह दर्शवितात. उत्सवाच्या आदल्या दिवशी संपूर्ण वातावरण संपूर्ण आनंदाने आणि उत्साहाने भरलेले असते. लहान गावे किंवा मोठी शहरे, यातील सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने सर्व सण साजरे करतात. काही भारतीय सण, म्हणजे होळी, दिवाळी, दसरा, दुर्गा पूजा, महाशिवरात्रि, राखी इत्यादी. ईद, गुरु नानक जयंती आणि ख्रिसमस इत्यादीसारखे इतर सणही साजरे केले जातात. आपल्या देशातील लोकांना त्यांचे नातेवाईक आणि मित्रांसह सण, साजरे करणे आवडतात. उत्सव साजरा करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, लोक एकमेकांच्या घरी भेट देतात. भारत देशभक्त आणि राष्ट्रवादी आवेशाने, तीन राष्ट्रीय उत्सव साजरा करतात. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि गांधी जयंती हे तीन राष्ट्रीय उत्सव आहेत. भारतीय व्यक्ती त्यांच्या सणांना विशेष महत्त्व देतात. दरवर्षी विविध सणांच्या उत्सवासाठी विशेष व्यवस्था केली जाते. खेडी असो किंवा मोठी शहरे, सर्वत्रच आनंद आणि उत्साह असतो. सणासुदीच्या काळात सर्व ठिकाणे सजविली जातात. मुख्य भारतीय सणांमध्ये दिवाळी, होळी, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, दुर्गा पूजा, दसरा, मकरसंक्रांती आणि भाऊबीज यांचा समावेश आहे. आपल्या देशातील लोकांना जवळच्या आणि प्रियजनांसह उत्सव साजरे करणे आवडते. प्रत्येक भारतीय उत्सव वेगवेगळ्या मार्गाने साजरा करीत असतो. आणि ते साजरे करताना लोक परंपरेचे पालन करतात. तथापि, काही गोष्टी सामान्य राहतात. उदाहरणार्थ, लोक दिवाळी सणांच्या वेळी फुले व दिवे देऊन घरे सजवतात. आणि नवीन कपडे परिधान करतात. ते एकमेकांना भेट देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. ते मित्र आणि नातेवाईकांमध्ये भेटवस्तू वाटप करतात. रात्री फटाक्यांचा आनंद मुले घेतात. या दिवशी लोकं, लक्ष्मीची पूजा करतात. भारतात सण आणि उत्सवांचा देश आहे.

लोक घरे, दुकाने आणि इतर इमारतीची रंगरंगोटी करून, उत्कृष्ट सणांची तयारी करतात. दिवाळीच्या दिवशी घरे, दुकाने आणि इतर इमारती दिवे आणि electric lighting ने सजवल्या जातात. दिवाळीच्या दिवशी, लोक चांगले कपडे घालतात, ते आनंदी दिसतात आणि उत्सवाच्या mood मध्ये असतात. ते नातेवाईक आणि मित्रांसह त्यांची भेट घेतात आणि शुभेच्छा देतात. ते मिठाईची देवाणघेवाणही करतात. दिवाळीच्या रात्री श्रीगणेशा आणि श्रीमतीची देवता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लोकं संपत्ती, आरोग्य आणि समृध्दीसाठी प्रार्थना करतात. दिवाळी हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व जातीचे व जमातीचे लोक एकत्र येत असतात. इतर देशांमध्ये राहणारे भारतीय समुदाय सुद्धा हा उत्सव साजरा करीत असतात. आपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक उत्सव, प्रत्येक उत्सव आपल्या देशाचा अभिमान आहे. आपल्या देशाची, जुनी परंपरा कायम राखण्यातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारतीय उत्सव हा आपल्या सर्वांना एकमेकांच्या जवळ आणतो. आपला भारत देशात असे अनेक सण साजरे केले जातात. ज्यामुळे मुले, वृद्ध आणि तरूण लोकांना खूप आनंद होतो. दिवाळी, रक्षाबंधन, होळी, नवदुर्गा, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन असे अनेक सण साजरे करून, आपले कुटूंब, नातेवाईक, मित्र आणि समाज यांच्यात चांगले संबंध बनवण्याची संधी मिळते. आपण हा सण एकत्र साजरा करतो. दिवाळी हा आपल्या देशात सर्वात महत्वाचा उत्सव मानला जातो. हा उत्सव पाच दिवसांचा असतो. धनतेरस, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा,

दसरा हा सण सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी लंकापत रावण, यांचा पुतळा बनवून त्याला जाळले जातात. तर, याआधी दुर्गा पूजा हा उत्सव असतो. या उत्सवात, नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केली जाते. तसेच, काही जण पूर्ण नऊ दिवस उपवास सुद्धा करतात. रक्षाबंधन देखील हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. आजच्या आधुनिक युगात बर्‍याच लोकांकडे वेळ नसतो. त्यांच्याकडे आपल्या बहिणीशी बोलण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. रक्षाबंधन भावंडांवरील प्रेम दाखवते. यामुळे, प्रत्येक समाजातील नाती अधिक दृढ होतात. प्रत्येकाला होळीसारखे सण साजरे करायला आवडतात. होळीमध्ये आपल्याला शत्रू असले, तरी आपण त्यांच्या मस्तकाला टिळा सुद्धा लावत असतो. धुलीवंदन च्या दिवशी आपण सर्वांना रंगीबेरंगी रंगीत, रंगवीत असतो. रंगांचा उत्सव होळी, साजरा करण्यात, लहान मुले आणि तरुणांना मोठा आनंद होत असतो. होळीसारख्या उत्सवांनी आपल्या समाजाला जवळ आणण्यात महत्वाची भूमिका असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सणही आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतो. श्रीकृष्णाचा जन्म, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी झाला होता. हा उत्सव त्यांच्या जन्माच्या आनंदात साजरा केला जातो. मथुरा, वृंदावनसारख्या शहरांमध्ये या उत्सवाबद्दल मुले खूप उत्सुक असतात. आणि हा उत्सव खूपच गोंधळात साजरा केला जातो. आणि आपल्याला बर्‍याच ठिकाणी, श्रीकृष्णाची झांज पाहायला मिळते. जन्माष्टमीनिमित्त काही ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम सुद्धा पाहायला मिळतात. अनेकदा भारतात रंगीबेरंगी आणि आनंदाने सण साजरे केले जातात. म्हणून भारताला सणांची भूमी म्हटले जाते. वेगवेगळ्या जाती, संस्कृती आणि परंपरेचे लोकं, आपल्या देशातील वेगवेगळ्या भागात राहतात. प्रत्येक धर्माच्या धार्मिक विश्वासांवर आधारित सणांचा एक संच असतो. दक्षिणेकडील लोकांचे स्वतःचे सण असतात. उत्तरेकडील लोक इतर काही सणांना महत्त्व देतात. तर पूर्वेकडील काही उत्सव साजरे करतात. तथापि, असे काही सण देशभर समान उत्साहाने साजरे केले जातात.

यातील काही उत्सव पुढीलप्रमाणे आहेत. दिवाळी, दिवाळी हा आपल्या देशातील एक प्रमुख सण आहे. लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात. उत्सवाच्या सुमारे महिनाभरापूर्वी त्या उत्सवाची तयारी सुरू होते. लोक घरे आणि दुकाने सजवण्यासाठी, सजावटीच्या वस्तू स्वच्छ करतात. घरे दिवे, मेणबत्त्या व electric lights यांनी सजविली जातात. होळी, होळी हा रंगांचा सण आहे. हा एक मजेदार भारतीय उत्सव आहे. याचा धार्मिक अर्थ असतानाही या दिवसाचा संपूर्ण हेतू म्हणजे मजा करणे. लोकं एकमेकांना रंग लावतात. आणि मिठाई खायला देतात. हा सण एकत्रितपणे गृहनिर्माण संस्था आणि निवासी वसाहतींमध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थी, जन्माष्टमी, नवरात्र, ईद, बैसाखी, ओणम, पेंगल, बिहू, गुरुपर्व, नवरात्र, गुरु पौर्णिमा, दसरा हे इतर उत्सव आहेत. यांपैकी काही गोष्टींसह, भारतातील विविध भागातील उत्साह एखाद्या विशिष्ट प्रदेशासाठी विशिष्ट आहे. आपल्या देशात सणांचा देश म्हटले जाते. रक्षाबंधनच्या दिवशी, एकमेकांना भेट देऊ शकत नाहीत ते post द्वारे राखी व भेटवस्तू पाठवतात. ही खरोखर एक सुंदर परंपरा आहे. जी अनेक काळापासून पाळली जाते. जे भाऊ-बहीण एकमेकांना भेटत नाहीत, ते भाऊ-बहीण एकमेकांना post द्वारे राखी पाठवू शकतात. रक्षाबंधनाच्या उत्सवामागे अनेक पौराणिक कथा आहेत. हा केवळ बंधू-भगिनींशी नातेसंबंध जोडण्याचाच नव्हे तर कौटुंबिक संबंध दृढ करण्याचा देखील एक सण आहे.

त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करतो. आणि बहिणीला, आपल्या मनाप्रमाणे भेटवस्तू भेट देतो.

फुप्फुसे आरोग्यसंपन्न कशी ठेवाल श्वसनसंस्थेतील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे फुप्फुसे जन्माला आल्यापासून फुप्फुसे अविश्रांतपणे काम करत असतात वातावरणातील रक्तात मिसळलेला ऑक्सिजन लाल पेशींमधून काढून शरीरातील carbondioxide बाहेर टाकण्याचे काम फुप्फुसाकडे होत असते हवेतील प्रदूषण काही चुकीच्या सवयी आणि व्यायमाचा अभाव यामुळे बरेचदा श्वसनमार्गातुन घाण आणि जंतू फुप्फुसापर्यंत पोहचतात आणि त्यातून फुप्फुसांचे वेगवेगळे आजार होतात ते होऊ नयेत आणि फुप्फुसे सक्षम आरोग्यसंपन्न रहावेत यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी फुप्फुसे हे श्वसनसंस्थेंची संबधीत मोठं महत्वाच

आणि शरिरातील carbon dioxide पुर्ण वातावरणात सोडणे हे फुप्फुसासचे प्रमुख कार्य असते शरिरातील पेशींना कार्य करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ऑक्सिजनची नितांत गरज असते फुप्फुसे कधीही विश्रांती घेत नाहीत एक आरोग्यसंपन्न व्यक्ती दिवसातून जवळपास पंचवीस हजारवेळा श्वास घेते आणि सोडते शरिरामध्ये नयसर्गिक सुलक्षणा स्वसंस्था असते जी फुप्फुसांची सुरक्षण करत असते बहुतेक वेळा ती उत्तम प्रकारे काम करत असते आणि घाण किंवा धुळीचे कण ती फुप्फुसापर्यँत पोहचु देत नाही तसेच श्वासाद्वारे आत गेलेल्या जंतूंशी सामना ही करते परंतु काही हवेतील अपायकारक घटक श्वसनमार्गाने फुप्फुसापर्यंत पोहचतात आणि फुप्फुसाच्या काही क्षमतेवर आघात करतात त्यामुळे फुप्फुसाशी संबंधीत आजार होतात अस्थमा cronic aspective plummnery basisnemoniabrakaticevervesemicystic fibrosis रक्तक्षय फुप्फुसाचा कर्करोग आणि separatrixliste syndrome हे फुप्फुसाच्या संबधीत असणारे सर्वसामान्य आजार आहेत ज्या व्यक्तींना फुप्फुसाच्या संबधीत आजार असतात त्याना श्वासघेण्यासाठी त्रास होतो आणि काही वेळेला श्वसनसंस्था देखील अकार्यक्षम बनते आपली फुप्फुसे वेवस्थितपणे कार्यरत रहावेत यासाठी बऱ्याच गोष्टी करू शकतो

काही गोष्टी आवश्यक असतात त्या आपण कराव्यात धुम्रपान करणे सोडावे धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला फुप्फुसांचे आरोग्य खरोखर सुधारायचे असेल तर ही सवय ताबडतो सोडली पाहिजे सिग्रेटच्या धुरामुळे आजारवापक रसायने आपल्या शरिरात जातात त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात फुप्फुसाचा कर्करोग होण्यास

आणि श्वास घेणे अवघड होऊ लागते यामुळे फुप्फुसांना सुझ येते काही काळानंतर सिगरेटचा धूर फुप्फुसाच्या अतिनष्टकरू ऊती नष्ट करू लागतो त्यामुळे फुप्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो म्हणुनच फुप्फुसाशी संबंधीत कुठलाही आजार असल्यास अश्या व्यक्तींनी ताबडतो धूम्रपान सोडावे त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेऊन आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होते सिगरेट सोडण्यासाठी व्यक्तीस प्रयत्न करावेत अं आणि त्यासाठी काही व्यवसायिक सवस्थांचा ही मदत घेता येईल second hand smoke टाळावे ज्या व्यक्ती सिगरेट पीत नाहीत त्याने आपली फुप्फुसे चांगले राहण्यासाठी second hand smoke पासून दूर राहावे कारण हा प्रकार ही अतिशय विषारी असुन त्याचा फुप्फुसांवर आणि एकूणच आरोग्यावर तीव्र परिणाम दिसुन येतो second hand smoke टाळण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो आपल्या घरात car मध्ये आणि कामाच्या ठिकाणी लोकांना धूम्रपान करण्यास मनाई करावी

मर्यादा पाळावी प्रदूषण सिगरेच्या धुराव्यतिरिखत सभोलताच्या हवेत आणि प्रदूषित घटक असतात हे फुप्फुसांसाठी आणि आपल्या आरोग्यांसाठी अतिशय घातक असतात वेगवेगळी कृत्रिम सुगंध आणि air freshner मध्ये बऱ्याच वेळा विषारी रसायने असतात त्यासाठी आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो त्यासाठी अतिशय प्रदूषित आणि भरपूर कारखान्या असलेल्या भागात राहणे किंवा जाणे टाळावे आणि आपण स्वतः सुद्धा प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यंत्न करू शकतो शक्य असले तेव्हा

ecofriedly पर्याचा विचार करावा यामध्ये farmphidefree carbonatoryvnyl flooringlenileomsa वापर करणे vivo si pen चा अत्यंत कमी वापर करणे किंवा अजिबात न वापरणे यासारख्या गोष्टी करता येतात घरातील हवेचा दर्जा वाढवणे एकोणयशी च्या सुमारास

म्हणून प्रत्येक शंभर sequre feet जागेसाठी घरात किमान दोन अश्या वनस्पती लवाव्यात या वनस्पती दहा ते बारा inch कुंड्यांमध्ये लवाव्यात यात firm spider plant पिसिलीवि बाबूबाम कोरफड इंग्लीश्लीली drakina आणि इतर indor plant चा वापर करावा या वनस्पती लावल्यानंतर आजुबाजूचा परिसर धूळमुक्तह ठेवावा तसेच झाडांना खुप जास्त पाणी टाकु नये यामुळे झाडाच्या वाढीवर परिणाम होतो घरात वापरण्यात येणारे cleaner हे तीव्र नसावे तसेच ते तीव्र वासाचे नसावेत घरामध्ये पुरेशी खेती हवा आहे याकडे सगळयांचे लक्ष ध्यावे रोज दीर्घ श्वसनासाठी नियमाने वायम करावा दीर्घ श्वसनामुळे शरिरातील प्रत्येक पेशीला ऑक्सीजचा पुरवठा होतो पुरेश्या प्रमाणाला ऑक्सीजन मिळाला नाही तर फुप्फुसाशी संबधीत समस्या आणि हृदय रोगाची सत्यता वाढते परंतु दीर्घ श्वसनामुळे फुप्फुसाची क्षमता वाढते तसेच यामुळे फुप्फुसांमध्ये साठलेली विषारी घटक निघून जातात आणि फुप्फुसे स्वछ होतात परिणामी फुप्फुसाचे कार्य सुधारते आणि आरोग्य ही सुधारते दीर्घ श्वसनासाठी बसताना नेहमी आरामदायिक आणि शांत जागा निवडावी डोळे बंद करून नाकाद्वारे दीर्घ श्वास घ्यावा मनामध्ये पाच आकडे मोजावे काही सेकंद श्वास रोखुन धरावा आणि सावकाशपणे हा श्वास पुर्णपणे सोडावा ही क्रिया सहा ते आठ वेळा करावी दयनीन व्यायामाबरबोर नयमीतपणे ही क्रिया केल्यास फुप्फुसे स्वछ राहतीलच पण त्याचबरबोर व्यक्ती तणावमुक्त राहील श्वसन संबंधीच्या वायमाचे पुरेसे ज्ञान नसल्यास एखाद्या club किंवा संस्था यांकडून हे व्यायाम शिकुन घ्यावेत wininstrument वाजवावी बासरी xexophonemouth organ crarinefoboboybuba यासारख्या वाद्यांचा वापर केल्यास फुप्फुसांचे आरोग्य सुधारते ही वाध्य वाद होण्यास फुप्फुसांची पुर्ण क्षमता वापरण्याची गरज असते त्यामुळे फुप्फुसांचे नियमित कार्य होण्यास मदत होते तसेच हवा आत घेण्यासठी ही क्षमता वाढवते त्यामुळे त्यापयकी कोणतेही एक वाध्य शिकून घ्यावे गाण्यामुळेही आरोग्यसंपन्न होतात ज्या व्यक्तींना वाध्य वाजवायचे नसेल किंवा गाणे म्हणायचे नसेल त्यानी फुप्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी फुगे फुगवायत रोज असे केल्यास अधिक हवा pump होण्याची फुप्फुसाची क्षमता वाढते आणि ती अधिक शक्षम बनतात योग्य आहार फुप्फुसाच्या आरोग्यासाठी योग्य पोषक घटकांचे मिश्रण असलेला आहार घेण्याची आवश्यकता असते यामुळे फुप्फुसातील घातक विषारी घटक सुद्धा स्वछ होतात त्यासाठी आहारामध्ये decoxifine आणि antioxident युक्त असणाऱ्या अनाचा समावेश करावा यामध्ये लसूण कांदा आले हळद डाळींबार सफरचंद

आम्ही गेलतो तो पिक्चर मध्य, त्या ब त्या पिक्चरचं नाव जोश होतो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 लाय जोश मध्ये ते गुंड सारखा होत होता आणि ते गोवाच्य शहराचा ते एक मलाक असतो ते मलाक असूनसुद्धा त्याला माहीत नव्हता माहीत नसतो, तिथे गावाचा अं अं दुसरं ते गुंड्याचा भाऊ ला पटवून टाकतो आणि अं त्याच्यासोबत त्याचा मोहब्बत होऊन जातो, त्यानंतर त लय चांगल्या पद्धतीने त्याचं अह

नंतर ते पिक्चर मधील ही भांडण वगैरे ही होत असतो आणि त्याच्यानंतर आम्ही बघितले अह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

आणि त्यामध्य काहीतर हम्म चांगलेच नाव असत आणि ते तिथ दंग चालू असतो, आणि त्या दगामध्ये ते पूर, हेरोइन फसली होती, फसलेली होती नंतर सनी देवल येतो पोरी सोबत ते लग्न करतो, लग्न झाल्यानंतर त्याला एक मुलगा पण होतं पाच एक वर्षाचा होतो तून जात नंतर तेथे त्याचे बापाला एक हे भट्ट, माझी मुलगी जिवंत आहे

नंतर ती मुलगी जाते तिकड पाकिस्तानला, पाकिस्तानला गेल्यानंतर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 पाकिस्तान जिंदाबा ते पण म्हणतो की पाकिस्तान जिंदाबाद त्यानंतर म्हणतो की हिंदुस्थान मुर्दाबाद ते म्हणतो की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 हिंदुस्थान मुर्दाबाद नतर राहणार पण नाही म्हणून त हॅन्डपंप ते खोडून टाकतो आणि म्हणतो हिंदुस्थान जिंदाबाद! हिंदुस्थान जिंदाबाद!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 दुसरा आणि तिसरा एक पिक्चर बघितला होता त्या पिक्चर मध्ये आमिर खा जुई चावला काजल आणखीन एक हिरो असतो त्या जुई चावला अं मोठ्या घराची असती आणि अमीर खान लहान्या घराचा असतो, त्यानंर काजोल सुद्धा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 ते सुद्धा लडकी पाहण्यासाठी येथे आलेल असता, पण असा होतोय जुई चावला च्या बजाय ते हिरो दुसरी हिरोईन ला पसंद करतात त्याच्यानंतर अमीर खान ची भी मोहब्बत, जुई चावला सोबत होऊन जाते ती सुद्धा म्हणते की मी याचा सोबत love करतो, आणि तीम्हणतात की मी याचा सोबत ही लग्न करणार बाप मोठे घराच्या असल्यामुळ ते काय म्हणतात, ते गरीब करायची कशाला आपल्या घरी

ते हिरो लोक आणि ती हिरोईन मानत नाही, आणि ते म्हणतात की आम्ही, आम्ही एक दुसऱ्यासोबत लग्न करणार नाही आणि ते म्आहणतात मच्या पसंतीची मुलगी आहे, आम्ही तिच्यासोबत लग्न करणार, आम्ही तिच्यासोबत लग्न करणार नाही एका पार्टीला जायचं असतं त्यांना

त्यान चे फोटो अशा पद्धतीने करतात, की असा लागतात की, आहे त्यासोबतच संबंध दुसऱ्या हिरोला दाखवतो, त्याचा याचा संबंधच्या या दुसऱ्या पुरीसोबत आहे त्यानंतर जुई चावला ला सुद्धा त्याचे फोटो दाखवत दाखवतात हे बघ ज्मुया लासोबत लग्न करणार होती त्च्याया पोराचा दुसरासोब चक्कर चालू आह कशी करते याच्यासोबत लग्न? ही माझ्या दोस्त यांची मुलगी आहे, तिच्यासोबत लग्न कर नंतर त्या गुंडे आजू अजून उजलुन घेऊन जाता आणि त्यानंतर जुई चावला ला बाजूला नंतर ते, हे त्याच्या त्या दुसरा हिरो येतो, आणि ते जुई चावला वाचवतो

तू याच्यासोबत लग्न करते, तू बी म्हणते याच्यासोबत लग्न करणार आहे तू पण कर आम्ही चाललो, देश सोडून आणि ते देश सोडण्यासाठी ते, नऊमध्ये बसतात, आणि ते त्याचासोबत लढाई करतात, लढाईमधील लईई लढाई केल्यानंतर ते ला भेटतात

त्याच्यानंतर त्याबाबतचा समोर येतात, याला म्हणतात की तुम्ही सगळं केलेलं आहे, आमच्यासोबत तुम्ही आमचे बाप नाही आमचे दुश्मन आहेत, आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही, मग त्यानंतर त्याचे वडील वगैरे, त्यांच्या शो तुमच्याशी माफी मागतात आम्हाला माफ कर, आम्ही ब्राह्मण होतो की आम्ही मोठे माणूस आहे, आम्ही माणूस आहे, गरी माणसा जे पूर्वीला किंवा पोरगेला कसं आम्ही आमचे घरात येऊन राहणार मी हें सगळं केलं होत हे पोरे आम्हाला माफ कर म्तेहणून त्यानां माफ करतात आणि त्यानंतर, ते सगळे एकत्र राहतात big boss चा शुद्ध, सीजन बघितलंय च्या big boss च्या सीजनमध्ये सगळे फ्लेवर असतात आणि त्या प्लेयर मध्ये शिव ठाकरे म्हणू त्यानंतर त्या शिव ठाकरे आणि MC Stand टमध्ये पर्यंत राहतात, त्याच्यात असं असत अं असं असं झालं दोघाला उभं केलं, तर सलमान खान भी होतं, सलमान खानाने नी मधा मध्ये कधी ते शिवचा हात, उचलत होतं कधी MC Stand चा हा दुसरा होत, आणि लोक त्याला बघून आणि त्यानंत ते सगळे हसत होते मग असं करत करत करत करत

जी कोण कोण सपोर्ट मध्ये आहे त्यांची शिव ठाकरे याला त्यांचे गावाचे पूर्ण लोकं ला सपोर्ट करत होत ते दाखवील त्यांना दाखल्यानंतर ते लई खुश झाले जास्तत जास्त दिसत होतेची शिव ठाकरेंकडे आम्ही आहेत म्हणून, दाखवत होत MC Stand सुद्धा ते दाखविला की हे rapper त्याला म्हणते की अह हो MC Stand तू घाबरू नको आम्ही तुमच्यासोबत आहे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 रयापर म्हणतात, की आम्ही तुमच्यासोबत आहे सलमान खानने दोघांचा हात उचलला, आणि MC Stand चा हातवरी ठेवून दिल त्याच्यानंतर फटाके वाजले आणि MC Stand जिंकून घेतला

dark horse लेखक निलोत्पल म्रीणाल आता ऐका संपुर्ण पुस्तकं प्रथमच फक्त मराठी audiobal वर भाग अध्याय पाच जेवण झाल्यावर रायफाय bed वर जाऊन बसले आणि उशी खालुन the हिंदु काढत म्हणाले थोडं वर्तमान पत्र वाचतो मी आता तु पण थोडा वेळ काहि magzine चाळ current affairs च बघ काहि असेल तर संध्याकाळी बत्रा मधल्या आमच्या circle मध्ये बोलताना तेवढाच comfortable राहशील जरा हे सांगुन राय साहेबानी संतोष समोर अप्रतेक्ष पणे जणु आपल्या सहकार्यांनाच्या महात्मे सूचित केलं होत the हिंदु हे हिंदि माध्यमातल्या प्रत्येक विद्यार्थ्या साठी